जपण्यासाठी केला. त्यांना आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. महाराज गंगाधरराव नेवालकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला, परंतु तीन महिन्यांचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी त्यांना वासुदेवराव नेवालकर यांच्या आनंदराव मुलाला दत्तक घेऊन, त्यांचे दामोदर असे नाव ठेवले एकवीस नोव्हेंबर इसवी सन अठराशेत्रेपन्न मध्ये महाराज गंगाधर रावांचे निधन झाले. तर आता थोडीशी माहिती आपण पण सांगावी. होय लोकेश. तर झाशी राणीच्या संस्थान खालसा बद्दल काही बोलले तर East indiaCompany द्वारे British सरकार झाशी

बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा खोडसाळपणा अं उघड गेल्या. एका पत्रात त्यांनी जाती संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशाबाबत बाबत

Company Company सरकारच्या विविध जबाबदारी बाबत नैतिक अं नेत्यांनी व Company च्या अधिकाऱ्याला आव्हान देण्याचे धारिष्ट करण्याचे राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तीमधील एक होत्या, परंतु हिंदुस्थानातील संस्थेने खालचा

तेरा मार्च इसवी सन अठराशे चोपन्न रोजी झाशीला झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा मिळाला त्यानुसार दत्तक विधान अं दूर करून झाशी संस्थेत संस्थांना British सरकारने विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानाने राणी नेहमी अं मी मी माझी झाशी देणार नाही असे आव्हान इंग्रजांना दिले. झाशी खालसा झाल्यावर राणी लक्ष्मीबाई किल्ला सोडून अं शहरातील अं राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना झालेल्या अपमान अपमान सहन करतात करीत काही काळ शांत बसावे लागले.

त्याप्रमाणे पाच जून अठराशे सत्तावन्न ला झाशीतही शिपायांचे उद्रेक झाला. केवळ पंधरा पंधरा शिपायांना इंग्रजांनी पळवून लावले या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे बावीस जुलै इसवी सन अठराशे सत्तावन्न ला Britsh नी राणीला झाशीची अधिकार सूत्रे हाती देण्यास सांगितले.

मनुष्यबळ नव्हते आणि खजिनेही नव्हते त्यावेळी कारण यापूर्वी इंग्रजांनी झाशीचे अं खजिने आपल्या स्वतःच्या कामासाठी किंवा खजाने अं

प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीचे गोष्टी करण्यासाठी त्यांना कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी अं नाटकाचे प्रकार घडवून आणले मराठी भाषिकांसाठी, राजकीय रासक्रीडा, चित्रलेखन भानापूर नाटकी अं योजली. स्वतःही नाटकांच्या आनंद घेतला एक स्थिर शूर स्त्री अं सुरक्षित समृद्ध व संस्कृत राज्य घडविण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाई यांनी केले.

हो Britsh नी धरला राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख हिंदुस्तानची Zone of arc असा केला. क्रांतिकारांची स्फूर्ती देवता ठरल्या या राणी

ग्वालेर येथील समाधी स्थानावर इसवी सन सोळाशेबासष्ठ मध्ये त्यांच्या अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. ते समाधी स्थान पाहिल्यानंतर कविवर्य भारत आंबे यांनी पुढील खूप चांगली ओवी सुचवल्या. राणी लक्ष्मीबाईंच्या सावत्र आई चिमणाबाई खानवलकर उर्फ यमूनाबाई मोरोपंत तांबे यांच्यानुसारअठराशेपन्नास व अठराशेसत्तावन्न साली आग्रा येथून

हस्तदंताच्या फलकावर वधू वेशातील राणी लक्ष्मीबाई यांचे चित्र काढले. हे चित्र इसवीसन सोळाशे एकसष्ठ साली इंग्लंडच्या Victoria Albert संग्रहालयात ठेवले गेले.

हे चित्र आजही महाराष्ट्रातील निवडकर व तांबे कुटुंबाकडे रत्नागिरी येथे आहे. इसवी सन दोन हजार एकवीस व इसवी सन दोन हजार बावीस साली या चित्राला रंगविण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी समाजसेवक झा राणी झाशी इतिहासकार कुमार रितेश राव ठाकूर यांनी केले. इसवी सन सोळाशे सत्तावन्न साली नोव्हेंबर महिन्यात राणी लक्ष्मीबाई यांचे प्रसिद्ध सारंगी नावाचे सफेद बसलेला चित्र रेखाटले गेले ते आजही इंग्लंडच्या Victoria albert संग्रहालयात आहे. इसवी सन सोळाशे एकसष्ठ साली रतन नावाच्या

ढाल व तलवार हाती घेतल्या योद्धा रूपात आहे. राणी लक्ष्मीबाईंचे स्वतंत्र सर्वत्र सिंहासनावर बसलेले चित्र पसरवले जाते खरं तर हे चित्र आणि लक्ष्मीबाईंचे नसून मराठा तंजावर संस्थांचे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज द्वितीय यांच्या कन्या राजकुमारी मुक्ताबाईंचे राणीसाहेब छत्रपती यांचे आहे. तर झाशीच्या राणीच्या चित्रावर आणि पुस्तकावर गोष्ट आहे तर आपल्याला लोकेश सांग इच्छितो कि झाशीच्या राणीवर लिहिलेले ऐतिहासिक पुस्तके व कादंब कादंबऱ्या काव्य काव्य चरित्रे काव्यचरित्रे व चित्रपट नाटके खालील प्रमाणे आहेत जसे की The queen of झांसी की एक इंग्रजी भाषांतर सागरी सेना गुप्त व मंदिरा सेना गुप्त अशी एक पुस्तक आहे. तशाच खालील प्रमाणे पुस्तके आहेत जसे की झाशी रंगचढी एक कादंबरी लेखक पोपटरावजी भसे. व झाशीची राणी लेखक डा. वी कुलकर्णी झाशीची राणी लक्ष्मीबाई लेखक वि. क्री. जोशी, झाशीची राणी लक्ष्मीबाई लेखक मत भावे यानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई लेखिका प्रतिभा रांडे नंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई लेखक वृंदावन लाल शर्मा. अशा अनेक पुस्तका महाराणी लक्ष्मीबाई यावर लिहिले गेलेले आहेत. तसेच मोदी यांनी इसवी सन एकोणीशे छप्पन्न मध्ये झाशी की राणी नावाचे भव्य हिंदी चित्रपट काढलेला होता. त्यात झाशीच्या अं राणीचे काम मोदी यांनी मोदी आणि यांची पत्नी मेहताब हिने केले होते. या भारतात बनलेल्या पहिला रंगीत Television चित्रपट होता. तसेच महाराणी लक्ष्मीबाई यांचे पुतळे असे काही शहरात आहेत. जसे ग्वालियर इथे ग्वालियर येथील पवित्र समाधी स्थळ व असाच रुढी पुतळा आहे आणि त्यानंतर नवी दिल्ली इथे राणी झाशी मार्ग इथेही हे सुद्धा नाव ठेवलेले आहेत. पुणे येथील छत्रपती संभाजी राजे उद्यानाजवळ जंगली महाराज मार्गावर झाशी राणी चौक नंतर नागपूर येथे बडी मार्गे झाशी राणी चौक व तिथे चार चौकामध्ये पुतळा सुद्धा आहे. कोल्हापूर येथील कावळा नाका येथे भव्य झाशी राणी लक्ष्मीबाई पुतळा सुद्धा आहे. नागपूर येथे राणी झाशी नावाचे मेट्रो स्थानक सुद्धा आहे. त्यानंतर अह लोकेश आपल्याला काय वाटते अह आपल्याला झाशी व्यक्त करावे

स्वार होऊन दामोदररावास पाठीवर बांधून किल्ल्यावरून खाली उडी मारून कल्पिला गेल्या तोच कल्पी पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांस बरोबर

Yes लोकेश धन्यवाद धन्यवाद हेल्लो हेल्लो आवाज येतोय काय

जिल्हा परिषद हो हो आदरणीय ढाकणे सरांची हो हो

गावातल्या शाळेत आलतो रे अरे बाप खूप दिवसांनतर गेला वाटते तिकडे अरे किती दिवसांनतर आता मी संभाजी नगर ला राहतो न तर दोन चार वर्ष झाले बाबा लास्ट टाइम सरांनला भेटलो होतो चांगल झाल जाऊन आला तर सर विचारत होते तुज्या विषयी हा नाही गेलो शाळेत आता आलोय जाऊन अन बघितले सगळे फोटोज वगेरे बघितले सरांजवळ जाऊन मग सरांनी तुज नाव घेत होते सगळ्यांचे फोटो कितो बघीतले मग जरा मजा आली थोडीसी प परत तिथलचे आताचे रेसेन्ट स्टुडन्ट आहे त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितल कसे शिकलो काय शिकलो आम्ही या सगळ्या गोष्टी बोलून आलो बाबा पण तू कधी

दीड एक महिना झाला होका सरला भेटला होता काय हो सर होते मॅडम होत्या सगळ्यांना भेटलो

ते शिकवत होते त्या टाइम वेळेस गेलो होतो तेव्हा सर बाहेर आले होते माज्या साठी क्लास सोडून हो मग आता येणारच न आपण इतक्या लांबुन गेलों म्हणल्यावर हा तस बोललो मस्त अर्धा एक

हा झाला असेल आता इतके दिवसा च रिटायर हा मन्ह्न्लो स्वप्नील पण सोबत होता माझ्या हाका मग मला सांगायचं न मला बोलवायचं न आलो असतो मी पण गेलो असतो भेटायला अरे ते तेव्हा नाहीका कस ते तू इकडे होता औरंगबादला हा हा क्लास्सेस मध्ये असशील म्हणून फोने नाही केला तुला आम्ही अ अ अच्छा ठीक आहे ठीक आहे हा दुपारी गेलो होतो आम्ही अह बोलवायचं एकदा

ते बोलत होते विचारात होते तुज्या विषयी काय करतो काय हा हा हा मजा आली तसी भेटून म्हणजे ते खूप चेंज झाल तस कॉलेजतस शाळा आपली अ अ आता तिथ तेव्हाची शाळा थोडी राहिली आपली जिल्हा परिषद ची दुपारच्या सुट्टीत प्लेट घेऊन पळायचो आपण भात खायला खिचडी काय आता खिचडीच्या खिचडी नाही तर काय वरची वरची खिचडी भेटायला पाहिजे म्हणून हे पळायचो सगळ्यात आधी सगळ्यात आधी जाऊन हाजीर होऊन जायचो मग सर आपल्याला स्पेकिअल खिचडी वाढायचे काय ते दिवस होते खतरनाक मग ते क्रिकेट वगेरे खेळायचो दुपारी शाळे मध्ये मस्त पैकी अन काय धीन्गाला असायचा बापा ते सर सरांमुळे च आपण क्रिकेट खेळायला शिकलो नाही का बर

तरी आम्ही होते चार पाच जन सगळे हा तर मग अह सर सर कसे चांगले माणूस होते न

खूप म तस तर स्टाफ रूम मध्ये गेल्तो आम्ही फोटो मोटो पहिले आम्ही आपले जुने आपले फोटोस वगैरे अवैलाबल हा ठेवलेले त्यांनी जपून तरी हाना ते. पण शेवटी कस आहे रे आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी शाळेमध्ये आपण केलेली

हा आपण केलेली पेंटिंग आजून पण लागलेली आहे तिथं शाळेमधी हो ते आहे ना आह गेट जवळ हा अजून पण ते पेंटिंग लावलेल आहे आपल नाव लिहिलेलं आहे आपल्या क्लासस च आपल्या पूर्ण जितके होतो का स्टुडन्ट आपलं सगळ्यांचं सगळ्याचं नाव लिहिलेलं आहे त्याच्यावरती हो सगळ्या आठवणी ताज्या झाल्या होत्या बाबा खूप चेंजेस केले त्यांनी तसे त्या

अ म्हणजे कॉलेज मध्ये अ अ शाळा चेंजेस आता आता तिथे वर्ग पण वाढले न आता

वर्ग पण वाढले म्हणजे खूप म्हणजे वरती पण बांधकाम झाल आहे त्याच हा मस्त होती पण शाळा आपली करमत होत रे शाळे मध्ये मस्त घरी जायचं आणि परत आता काय बाहेरच बाहेर आलोय हा ती मजा वेगळीच होती तसी हा न न बाकी तू कुठे आहे मग आता नाशिक ला राहतो आता मी इकडेच म्हणजे क्लास्सेस चालते हो काय

बर बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुज काय चाललाय बाकी मज काय नाही बाबा चालू आहे डॉक्टर च प्रिपरेशन करतोय आता होईल थोड राहील आता मग एकदा झाल कि जाऊन मग सगळया सोबत सरांना भेटायला आता कश्याच्या सुट्ट्या बी नसतात टाइम बी नसतो न हो न ते सुट्ट्या मूळ मग सुट्ट्या बिट्या भेटल्या तर मग बघू समजा नंतर

हो देऊ नक्की देऊ न बाकी काय चालू आहे अं काय म्हणतो बाकी काय चालू आहे अजून काही नाही एक नंबर

हे आपले क्लासमेट तो अभिषेक लागला वाटत यार कुठे तरी नाही का हा ऐकायला आलाय मला पण दोन तीन मुलान सांगितल कि लागला म्हणे तो हाका हा कुठे लागला कय माहिती त्याच्या नंबर वगेरे आहे काय तुज्या कडे बोललो असतो

नाही रे त्याच्या नंबर काय डिलीट झाला माझ्या कडून हा का बघ बर कोणा कड बरं सांगतो मी तुला फोन करून कोणाकडे असेल तर मला व्हाट्सअँप ला टेक्स्ट करून देशील हा तस याला पण ग्रुप ला पण असू शकतो नंबर त्याचा बरं मी बघतो ते ग्रुप ला कधी कधी नाव नसते न तर म्हणून म्हणलं एकदा विचारल ते नाव मी टाकतो मसाज

मी मेसेज टाकतो अभिषेक ला कॉल करायला अभिषेक करेल मग कॉल ह तस काय आता बीजी असेल तो आता सध्या हा आता हा ट्रेनिंग वैगेरे काई चालू असेल ना त्याची वाली

ते खूप इम्पॉर्टन्ट होत ते त्याच्यासाठी ते करणं हा तेवढ झाल चांगल आहे ते

बघू आता आपण भी आता हळू हळू काही तरी करायला पाहिजे हे कि नाही आपल्या वर बी रेस्पॉन्सिबिलिटी येईलच न हा हम्म पापा मला बोलत होते कधी होते सेलेक्सन कधी होत सेलेक्सन म्हणलं करतो आता हळू हळू घरचे तर सांगत च राहतात न न न घरचे सगळ्यांना तसच बोलतात तेच न झाल पाहिजे पण लवकरात लवकर बघू काय होते काय तर

हम्म तेवढ आहे हम्म बाकी अजून काय चालू आहे तुझ्या वाल बाकी काही नाही रे तू मला वाटते तू आठवी नंतर शाळा बदलली होती न हा ते लास्ट टाइम ला बदलली होती ट्रान्स्फर मूळ हा पाहिलं पप्पाच ट्रान्स्फर मूळ तेच न पण ते आपली पहिली शाळा लैच खतरनाक होती यार सांगते मी फ्रेंडली होती असं एकदम करमत होत सगळया गोष्टी अश्या व्यवस्थित होत्या

मज्जा यायची शाळेमध्ये सगळं म्हणजे लय मजा यायची सगळे ओळखीचे झाले होते न हो न हो न ओळखीचे झाल्यामुळे सगळ म्हणजे कॉन्टॅक्ट ने होते चांगले हो न हो ना ते ह्याच्यावले पण काका भारी होते ते शाळेच्या बाहेर अं ते आईस्क्रीम विकायचे ते हा यार ते तर, ते त्यांची डेथ झाली यार आह होणं ते खूपच वाईट झालं यार कधी कधी कधी पैसे नसल्यावर फ्री देऊन टाकायचे ते हा स्वभाव लय चांगले होते ते कधी कधी फ्री देऊन टाकायचे बघ ते होणा खूप वाईट झाल पण त्यांच्या सोबत ते बर बर ठीक आहे मग बाकी काय चालू अजून बाकी काही नाही रे बर एक नंबर

ठीक आहे ठीक आहे बाकी तबियत पाणी कसी आहे मग एक नंबर बस घरच्यांसी काकाची वगेर बरे आहेत सगळे बरेसगळे सगळे बरेत ठीके ठीके आहेत रे चाल कधी भेटलो तर आम्ही जाणार आहे तस तुला कॉल करतो तस जातानि हो हो चालतो ठीक आहे ठीक आहे चाल ठेवतो बाय बाय बाय मग काय नागे

काहीच नाही बघ आजची न्यूजमध्ये जास्त. हां आता आपल्याला न्यूज तर पाहायला मिळतंय म्हणजे ते वर्तमानपत्रामुळे की,

कसं काय चालू आहे, कुठं काय चालू आहे काही त्याच्यामुळेच तर आपल्याला कळत आहे. अह जसं म्हणजे लोकसंख्या वगैरे वाढली आहे कुठे हे ते सगळं त्याच्यामुळंच कळतं. नाहीतर आपल्याला काय माहित. हो करंट अफेअरचा तिकडंच माहित पडतं. हां. नि को कुठं कुठं म्हणजे काय जॉबच्या साठी काय अव्हेलेबल आहे, कुठं काय आहे सगळं त्याच्यामुळेच आपल्याला कळतंय. सकाळी आज वाचलो मी सकाळी न्यूजपेपर तर आजचं काही होतं नाही आजचं.

करंट अफेअर पॉलिटिक्सचा होता फक्त. पॉलिटिक्स मधे काय चालू आहे. हां पॉलिटिक्स मधे काय काय होतं हां ते. ते सांगितलं असेल. हां तसं अह त्याच्यात तर आपला ह्याच्यात न्यूजमधे म्हणजे जसं लेटेस्ट न्यूज असेल ते ते पण ते न्यूज राहतंच राहते म्हणजे चालू म्हणजे काय चालू आहे, काय घडलंय.

हो हो. न्यूजमधे ते स्पोर्ट्स स्पोर्ट्स सेक्शनच पाहायचो पहिलं. क्रिकेट जस्ट माहिती,

हां स्पोर्ट्सनं मधे पण बहोत काही म्हणजे सांगत राहतात त्याच्यामुळे आपल्याला कळते म्हणजे काय चालू आहे काय नाही तर. हो वर्तमानपत्राची तर हे वाचण्याची गरज नि सवय निर्माण झालीच पाहिजे आपल्यात.

त्याच्यामधे काय चुटकुले पण राहते चांगले. हां आणि ताज्या ताज्या बातम्या पण राहतात ते पण.

बातम्या राहतात ते पण जाणून घ्यायला लागते आपल्याला.

हो. वर्तमानपत्र म्हणजे वाचलं ना आपल्याला म्हणजे राजकारण, कृषी, कला, क्रीडा, आणि विज्ञान, मनोरंजन, शिक्षण आणि आर्थिक अशा म्हणजे सर्व सर्वच क्षेत्रातील माहिती पण सहज मिळते ना आपल्याला. तसंच सामाजिक काय? संध्याकाळी न्यूज पण पाहतो ना आपण न्यूज चॅनेलवर.

हां हां आणि अजून जे सामाजिक पातळीवर निर्माण निर्माण झालेल्या अडचणी आणि गरजा समजतात त्यामुळे म्हणजे वर्तमानपत्रातनं. नियमित वाचल्याने आपल्याला पण म्हणजे समाजात आणि सामाजिक व्यवस्था समजते ना . म्हणजे कसं काय आपलं म्हणजे कसा मोहल्ला पाहिजे, कसा म्हणजे समाज पाहिजे ते पण त्याच्यावरूनच समजतं आपल्याला. आणि तिथं कसं हां. आणि गूगल आर्टिकल पण चांगले असते ना ते.

त्यामधे काय मिस्टेक पण होऊ शकते गलत पण राहू शकते तर.